सगळा लोकल ट्रेन चा जमाना आहे. जे आपल्या इथे चालते.

छान राहते स्ट्राँग राहते आणखी टेस्टी पण राहते मी इथे खु खूपदा गेलेली आहे आणि मला इथ ची कॉफी सगळ्यात जास्त आवडते हे श रात्री लवकर बंद होऊन जाते कारण यांचा स्टॉक खूप लवकर संपून जा --

एक भुत्रा हेल्थ केअर सेंटर स्वास्तिक अ स्वस्तिक हॉस्पिटल आहे जे नागपूरला आहे आणि कि हे माडामध्ये आहे हे हॉस्पिटल छोटंसंच आहे.

हा कार वॉशिंग कारचे वॉटर वगैरे जे चेंज वगैरे करायचंय ते.

सेंटरचा दिसत आहे. हे प्रिटी योगा हे असा कोणत्या दिवसाचा फोटो आहे. आपण पाहू शकतो कि त्यांनी एक झेंड्यासारखा दुपट्टा बांधला आहे. आणि साईडला --

तिथे बसल्यावर खूप शांत वाटते खूप सुंदर वाटते पाण्याचा आवाज येतोय हळूहळू इथे ज्यावर आपण बसू शकतो.

हे एक इथे कार्यक्रम सुरू आहे. एन.जी.ओ. पासून पाठशाला इथे सगळं काही डोनेट करताय काही लोक कपडे डोनेट करताय काही लोक आपल्या भिंतीवर किंमती वस्तू डोनेट करताय.